जेन्ट्स बसलेले आहेत खुर्ची मध्ये तसेच वरती पताका आहेत पाठीमाग क्रॉस --

सचदेवा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ची इमारत दिसत आहे ज्या मध्ये--

पंचतारांकित हॉटेल दिसत आहे हॉटेल च्या बाहेर अशी रोषणाई केलेली आहे काही लहान मूल मोठी माणसं बाहेर फिरताना दिसत आहेत.

लहान मुली रांगोळी काढताना दिसत आहेत गोल गोल रांगोळी दिसत आहे त्यामध्ये गुलाबी रंग भरलेला आहे पांढरा आहे नीला रंग भरलेला आहे.

चॉकलेट केक दिसत आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकाराचे चॉकोलेट्स दिसत आहेत काही बिसकिट गोल गोल लावलेले आहेत ते दिसत आहे.